हे एक कॉफी शॉप आहे. ते एक दुकानदार एका माणसाशी बोलत आहे. समोर दोन व्यक्ति एकमेकांशी गप्पा मारत ऊभे आहेत.

त्यांच्या हातात काड दोन छोट्या-छोट्या काड्या आहेत बाजूला काही स्त्रिया आहेत. ज्या आराधना करत आहेत. काही मुलं मुली सुद्धा पाण्यात उभे आहेत.

समोर एक बस ऊभी आहे पांढर्‍या आणि निळ्या रंगाची आहे बस मध्ये एक पिवळा शर्ट आणि निळी पॅंट घातलेला मुलगा चढत आहे.

हे एक गोडोउन आहे ज्यामध्ये खूप सारे अशे पत्राचे मोठे मोठे डब्बे ठेवण्यात आलेले आहेएक मुलगा समोर बघत आहे त्या मुलाचा गळ्यात एक रुमाल बांधलेला आहे.

एक मुलगा खाली जमीनिवरती बसलेला आहे. त्याच्या अंगात निळा शर्ट आहे. त्या मुलाच्या पाठीवरती निळ्या रंगाची बैग आहे.

हे एक पुस्तकाचे दुकान आहे. तेथे एक दुकानदार विकत आहे. बाजूला खूप सारे अशे पूस्तक ठेवलेले आहे. त्याच्यासमोर काही पेन चे वेग-वेगळ्या कंपनीचे बॉक्स पडलेले आहेत.

त्या मुलाच्या पाठीमागे एक मुलगी साडी नेसून हातात झेंडा घेऊन उभी आहे. बाजूच्या मुलांनी सुद्धा एक एक मुलगा आपल्या मांडीवरती उभा केलेले आहे.

एक मुलगा एका ओट्यावरती बसलेला आहे. त्याने गुलाबी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅंट घातलेली आहे. त्याच्या मागच्या बाजूला--

हि एक भव्यदिव्य अशी कमान आहे. कमानीला खूप सुंन्दर अशा निळ्या आणि गुलाबी रंगाच्या लाइटिंगनि लाइटिंग केलेली आहे.

हा एक स्टेज आहे. स्टेजवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्यांना लाईट लावण्यात आलेली आहे. स्टेजवरती काही मुली नृत्य करत आहेत. त्यांचा पाठीमागे काळ्या रंगाचा पडदा आहे.

किनाऱ्यावरती दोन डोंगर आहे डोगरावरती गर्द अशी हीरवी झाडे आहे आणि वरी आभाळ हे काळे झालेले आहे.

पत्ताकोबी फुलकोबी मिरची वाटाणा टोमॅटो वांगी अशी विविध रंगाच्या भाज्या खूप प्रमाणात दिसत आहे.